म्हणून जिना जे म्हणे. के फक्त मुस्लीम लोकांचच मत घ्या. ठीकाय. हे राजाजी म्हणे, युध्द समाप्तीनंतर जो मुस्लीम भाउल~ बहुल भाग हाये. ठीकाय, तिथल्या लोकांच सार्वमत घेऊ का त्यांनी कुठं जावं.

ऐकायलेच तयार नव्हतं. ठीकाय. मंग त्याच्यानंतर वेवेल्स. ह्या भारतात viceroy म्हणून आला. ठीकाय. मंग वेवेल्स नावाचा भारतात viceroy म्हणून आला, एकोणीसशे पंचेचाळीसले. अन त्यानं भारतात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ठीके. अन त्याच्यानंतर, त्याच्या शिफारशीवर शिमला परिषद झाली लगेच. एकोणीसशे पंचेचाळीसले. तर तिथे जिनाच्या दुराग्रहामुळे सगळं खतम झालं. आता का म्हणते वेवेल्स योजना एकोणीसशे पंचेचाळीस. चौदा जून एकोणीसशे पंचेचाळीसले. चौदा जून एकोणीसशे पंचेचाळीसले वेवेल्सने आपली योजना मांडली. काय म्हणते? viceroy च्या कार्यकरी मंडळात. वेव्हेल्स म्हणते कि viceroy च्या कार्यकरी मंडळात दोन सर सेनापती राहील. ठीकाय. दोन सरसेनापती सोडले, तर सर्व भारतीय असतील. म्हणजे viceroy चं जे कार्यकारी मंडळ राहील. जे या देशाचं सरकार चालवन, तेच्यात दोन माणसं सोडली तर बाकीचे सर्व भारतीय राहील. संरक्षण सोडून, सगळे खाते भारतीयांकडे सुपूर्त करण्यात येईल. संरक्षण सोडून, सगळे खाते भारतीयांकडे सुपूर्त करण्यात येईल. हिंदू, मुस्लिमांना समान समान प्रतिनिधित्व देण्यात येईल. ठीकाय. आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी जुन एकोणीसशे पंचेचाळीसले पहा चौदा जुनले योजना जाहीर झाली. अन जून एकोणीसशे पंचेचाळीसले शिमला येथे, ठीकाय. वेवेल्सने एक meeting भरवली. सर्वपक्षीय नेत्यांची. ठीकाय, शिमल्याले. तर तिथं जीनाने, कारभार केला. जिनाच्या दुर्ग्राहामुळे. कारण, हिंदू मुस्लिमांना समान प्रतिनिधित्व होतं. त्याच्यामुळे कॉंग्रेस नाराज होती. संरक्षण सोडून सर्व भारतीय खाते, सर्व खाते भारतीयाकडे सुपूर्त करण्यात येईल. पण, वेवेल्सनं पाकिस्तानचा उल्लेखच केला नाही. म्हणून जीनाला राग आला, अन जीनाने लाथ मारली. खड्यात गेलं, कामधाम म्हणे. पाकिस्तानचा उल्लेख नाही, मी चाललो म्हणे, वापस. ठीकाय. तर वेव्हेला योजना, जिनाच्या दुराग्रहामुळे, पुन्हा फेटाळण्यात आली. ठीकाय. एवढा सगळा कारभार झाला भाऊ. ठीकाय, एवढा सगळा कारभार झाला. मंग दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली. दोन अणुबॉम्ब अमेरिकेने, हिराशिमा नागासाकीवर टाकले. जपाननं फक्त, एकाच पोर्टब्लेअर नावाच्या बंदरावर पोर्टब्लेअर नावाच्या बंदरावर. हे पोर्टब्लेअर नाही बे. अं बंदरावर आठवून नाय राहिलं. ठीकाय. माय तोंडातच हाय. अमेरिकेच्या पर्ल हार्बर. पोर्टब्लेअर नाही. पर्ल हार्बर नावाच्याच्या बेटावर हमला केला. ठीकाय. त्या हमल्याचा बदला म्हणून दोन हिरोशिमा, नागासाकीवर bomb टाकले. ठीकाय. त्या bomb नं विध्वंस पहिला दुसऱ्या महायुद्धात. एका bomb नं दोन लाख लोकं बेचिराख. अन उध्वस्त झाले. अन दुसऱ्या bomb नं दोन लाख. तर जपानने सरळ कान पकडले. याच्यानंतर मी दुसऱ्या महायुद्धात भाग घेणार नाही. आम्ही उध्वस्त झालो. आम्ही दुसऱ्या महायुद्धातून भाग घेतो. दुसरं महायुध्द सहा ऑगस्टन आणि नऊ ऑगस्टला हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यावर, दुसरं महायुध्द खतम झालं. ठीकाय. खतम झालं. ठीकाय. त्याच्यानंतर ठीकाय. इंग्लंड, दुसरं महायुध्द हारल. ठीकाय. म्हणजे जिंकलं, पण ते हरल्यातच होतं. अरे भाऊ नेस्तनाभूतचं लोकं एवढे झाले. ह्या युरोपात पुऱ्या चिंधड्या चिंधड्या पुऱ्या बेचिराख buildings. धुवाच धुवा. लोकायचा सडा. जवान कुठाय तर पमान कमी होऊन गेलं. पुरे युद्धात खातं झाले. पार सत्यानाश झाला. ठीकाय. दुसऱ्या महायुद्धात युरोपची पुरी economy रसात यायला लागली. पुरे देश खड्ड्यात गेले. इंग्लड, फ्रांस, जर्मन, पोतुगीज, पोलंड, ग्रीस. झाले म्हणलं. जपानच नुकसान, रशियाचंही नुकसान. अन अमेरिकेने बमाड पैसे छापले, दुसऱ्या महायुद्धात. मस्त अशे, झेन्न, करशील युध्द? दे माये पैशे आता. तुम्हाला सांगतो. बमाड पैसा अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात छापला. अमेरिकेच्या भूमीवर एकही युध्द झाले नाही. पण त्या युरोपात सत्यानाश होऊन गेला. भालाही इंग्लंड, फ्रांस मित्रराष्ट्र जिकल असलं. पण सत्यानाश तर झाला. पुरी economy collapse झाली. काहीच नव्हत. अन भारतापासून बी रस चूस करण्यासारखं काहीच नव्हतं.

Hello hospital help line मध्ये आपल स्वागत आहे मी प्रियांका दिक्षित आपली काय मदत करू शकते?

अच्छा अं sir तुम्हाला हे operation private मध्ये करायचय का? कि तुमचा काही तसा insurance आहे? अच्छा अं हे बघा sir आपल्याला जर private मध्ये operation करायच असेल तर साधारण kidney stone चा पस्तीस हजार खर्च येईल तुम्हाला त्या मध्ये मग तुमचे सगळे lab Test असतात अं nursing charges असतात pharmacy bill असत त्या नंतर तूमची monitoring charges आणि important म्हणजे जे surgeon येणारेत त्यांचे charges असतात. असं मिळून तुम्हाला साधारण पस्तीस हजार लागतील अं कमी जास्त ओहू शकत.

अं sir अं medical charges तुम्हाला वेगळे लागतील आणि sir राहील खर्चाच तर आपलं multi supar speciality hospital आहे आपल्या कडे खूप चांगल्या प्रकारचे surgeon येतात. ज्यांचे तुम्ही review बघनार ज्यांनी ज्या सर्जऱ्या केल्यात त्यांचा पण review बघणार तर खूप चांगला आहे so त्या दृष्टीने आपल्याला तेवढा खर्च तर लागनारचे. अं sir साधारण जे असतात injection वैगेरे किंवा काही अं nursing साठी काही अं लागतात छोट्या छोट्या medicines त्या होऊन जातील पण suppose अं patient ची टाईमावर तब्येत अं अं serious झाली किंवा त्याला blood ची गरज पडली तर तेव्हा ते आपल्याला ते बाहेरून मागवावं लागत ते आपल्या कड available नसत तर तेव्हा तुम्हाला ते charges द्यावे लागतील. अच्छा ठीके अं sir आपल्याकडे एक योजना आहे अं त्या योजने मध्ये तुम्ही करू शकता त्या मध्ये तुम्हाला खर्च येणारच नाही साधारण पणे जर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र ठरले. तर तुमची treatment free मध्ये होईल. हो sir अं त्या योजने साठी साधारण तुम्हाला आधार card आणि ration card ची गरज आहे आणि जो patient आहे त्या patient च नाव त्या रेशन card मध्ये हवं. आणि अं महत्वाचं म्हणजे अं त्याच रेशन card आणि आधार card वरच नाव हे सारखं हवं. Suppose त्या मध्ये काही अं surname change असेल किंवा first name change असेल तर तस तुम्हाला affidavit लागत तहसील च तर अं हे सगळं जर व्यवस्थित असेल तर तुमचं योजने मध्ये operation होऊ शकत. Approval आलं तर आपल्याला अं जे जे document requirement आहे आपण जर ती पूर्ण केली आणि त्यांच्या कडन आपल्याला approval मिळाल तर approval झाल्या नंतर तुमचं operation free मध्ये होऊ शकत. अं sir महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हंटले ना kidney stone संधर्भात अं surgery करायचीये तर अं kidney stone मध्ये अं त्यांची अशी एक requirement असते, कि अं तुम्हाला साधारण वीस MM चा stone किंवा त्या पेक्षा जास्तीचा stone असेल तरच तुमचं योजनेमध्ये operation होऊ शकत हा पण वीस MM पेक्षा जास्त अगदी म्हणजे एकोनाविस point

हे दोघ त्यांना दाखवायच ते वरती registration करतील आणि तुम्हाला सांगतील कि तुम्ही योजने साठी अं eligible आहे किंवा नाही जर त्यांनी हो सांगितलं तर तुमच योजने मध्ये addmision होईल. त्या नंतर ची सगळी process सर्व test या तुमच्या योजनेमध्येच होतील. अं sir तस काही नाहीये तुम्ही जर आता फक्त योजनेच्या executive ला जर भेटले तर त्यांना तर त्यांना फक्त तुम्ही patient च ration card आधार card दाखवू शकता. काही त्या मध्ये query तर ते तुम्हाला suggest करतील कि तुम्ही अजून कुठले कुठले document आणा मी जस तुम्हाला सांगितलं कि surname मध्ये changes असतो खूप लोकांचा आधार card आणि रेशन card वर same name नसत. तर mostly तोच problem असतो बाकी काही नसत आणि second तुमचं sonography report तो जर वीस MM च्या वर असेल तर प्रश्नच नाही येत. एवढंच कि तुमची sonography तुम्ही जर अगोदर केली असेल जर recently केली असेल तर तुम्हाला नवीन sonography करावी नाही लागणार साधारण तीन महिन्या परियंतची sonography eligible असते. पण तीन महिन्या पेक्षा जास्त अं महिना अगोदर ची असेल तर मग तुम्हाला sonography मात्र स्वतःच्या पैशांनी करावी लागेल admit होयच्या अगोदर कारण त्या sonography doctor पुन्हा check करतील कि stone किती MM चा आहे नक्की आणि त्या नंतर मग तुम्ही योजनेत admission घेऊ शकता हो हो नक्को होईल आणि सोबत x-ray पण केलेला असावा x-ray आणि sonography हे दोन document महत्वाचे approval साठी आपल्याला.

हो हो हो sir आणि अं एक important म्हणजे अं जोपरीयंत तुमचं approval येत नाही तो पर्यंत तुमची surgery होणार नाही. आणि म्हणजे कधी कधी सांगता नाही येत तस document तर clear तुमचे पण कधी कधी अं चोवीस तास लागून जातात approval यायला कारण हे approvalhead office वरण येत तिकडचे त्यांचे अं अं doctors लोक check करतात ते पूर्ण document verify करतात जर त्यांना काही query असली तर ते पुन्हा remark देऊन आपल्याला ते pending देतात मग आपल्याला पुन्हा त्यांच्या requary query requerment नुसार आपल्याला त्यांची query solve लागते so या मध्ये कधी कधी दोन दिवस चालले जाता आणि जर तुम्हाला घाई असली कि आपल्याला operation उद्याच करायचय तर मग तुम्ही advance पैसे भरू शकता. जस कि दहा हजार पंधरा हजार deposit जी deposit refundable असते म्हणजे तुमचं aproval जर आल तर तुम्हाला तुमची भरलेली amount refund मिळते.

त्यामध्ये तुम्हाला वरतून कुठलेच charges देयची गरज नाहीये. नाही नाही अं योजनेत admit झाल्या पासून तुम्हाला सगळ्या test त्या नंतरचे लागणारे medicine हे सर्व योजनेचंच खर्च मध्ये होतील जस कि patient पाच दिवस suppose admit राहिला तर पाच दिवसाचा त्याचा stay चा खर्च त्या नंतर त्याच medicine हे सर्व योजनेकडनं च मिळेल even ज्या दिवशी तुम्ही discharge घेणार, discharge घेतल्या पासून च्या सात दिवसाच्या medicines तुम्हाला सुद्धा योजनेतूनच मिळतील. जनलल general word च available असतो जे तुम्ही म्हणणार कि आम्हाला special room हवीये तर ती तुम्हाला मिळणार नाही आणि जर तुम्हाला special room हवीच असेल तर तुम्हाला फक्त special room चे charges paid करावे लागतील.

हो sir आणि तुम्हाला आजून एक सांगायचं होत अं ह्या योजनेमध्ये ration card असत. आणि एका वर्षासाठी तुम्हाला government कडन दीड लाख रुपये amount भेटते तुमच्या योजनेच्या account वर ज्या दीड लाखा मध्ये तुम्ही घरात ration card मध्ये जितके पण नाव आहेत,

तर तुमच्या अं रेशन card च्या account वर दीड लाख रुपये येतात त्यामध्ये suppose आपलं हे kidney stone च package आहे तीस हजाराच तर मग ते तीस हजाराच approval आलं कि ते minus होतील त्यामधून तुम्हाला, एक लाख वीस हजार हे शिल्लक राहतील मग पुन्हा दोन तीन महिन्यात किंवा वर्ष भराच्या आत तुमच्या फॅमिलीतला कुठलाही member आजारी पडलं किंवा त्याला काही surgery ची गरज पडली तर उरलेल्या त्या पैश्यांमध्ये सुद्धा त्याची surgery होऊ शकते. आणि हे जे package हे एक वर्षा साठी valid असत एक वर्ष नंतर पुन्हा तुम्हाला नवीन दीड लाख येतात असं हे continue चालू राहत.

हो ते फक्त त्या व्यक्तीच नाव त्या रेशन card मध्ये हवं साधारण तुमच्या रेशन card मध्ये पाच मेंबर आहेत आणि त्या पाच member मध्ये कोणालाही काही झालं तर तुम्ही त्या योजनेमध्ये ते operation करू शकता. नाही नाही तस काही नाहीये अं साधारण family मध्ये joint family मध्ये जास्त member शकतात एवढंच आहे कि तुम्हाला जे तुम्हाला वर्षाला दीड लाख मिळतात त्या पेक्षा, जास्त amount नाही मिळणार suppose अं तुमच्या घरात कोणाला bypass surgery निघाली तर bypass चा code हा खूप मोठा असत साधारण दीड लाख पर्यंत. आता जर दीड लाखाचा code आणि एका जर व्यक्तीला bypass निघालं तर त्याची bypass surgery योजनेत झाली म्हणजे ते दीड लाख आपले पूर्ण संपले आणि, पुन्हा तीन महिन्यात कोणी आजारी पडलं आणि त्याला वीस पंचवीस हजाराचा खर्च येतोय surgery चा तर मग तो मात्र होणार नाही कारण तुमचा balance zero असेल तुम्हाला पुढच्या एक एप्रिल परियंत वाट बघावी लागेल.

Financial year च एक एप्रिल ते एकतीस मार्च हे financial year ये एक एप्रिल ला याच पुन्हा new balance येतो अगोदरचा संपलेला असतो.

हो हो एकतीस मार्च परियंत valid असेल मग पुन्हा तुम्हाला एक एप्रिल पासून अं नवीन अं तुमच्या account वर balance येईल. हा ए तुमचं म्हणजे एकदाच अं योजनेच्या website वर तुमचा रेशन number हा register होऊन जाईल पण तुम्ही जेव्हा पण hospital ला अं operation साठी किंवा,

हो हो हि योजना sir आपल्या अं राज्यामध्ये प्रत्येक अं जिल्ह्यामध्ये तालुक्या मध्ये प्रत्येक hospital ला available ये फक्त तिथं तुम्हाला enquiry करावी लागेल. अच्छा अच्छा sir होऊ शकत अं कसय ना अं काही काही hospital limited असतात जिथे surgen limited असतात अं अं hospital च्या facility limited असतात. तर मग अश्या ठिकाणी आपल्याला government देत नाही योजनेचा लाभ तर योजनेच्या लाभ साठी अं तुमचं hospital multi supar speciality हवं. जिथे citi scan, sonography, x-rayICU असे सगळे department हवे म अश्याच ठिकाणी government अं त्या hospital ला तो परवाना देतो.

आशा करते कि तुमच्या patient ची लवकरात लवकर surgery योजने मध्ये होवो आणि तुम्हाला कुठलाही प्रकारचा खर्च नको येवो तुम्ही call केल्या बद्दल धन्यवाद. TV पाहाणे खूप आवडते आणि मला सबसे ज्यादा नागिण Serial खूप आवडते आणि मला सर्वात जास्त आवडणार Show महाजन The कपिल शर्मा Show तो आहे आणि इथे आणि मला आणि मला लोकांना खूप आवड आवडतो आणि खूप हसातो हसातो आणि मला TV बघण्याला खूप आवडते मला चित्रपाट बघायला आवडते आणि मला मालिका आवडतात आणि पठाण चित्रपाट पहाण्यासाठी खूप चांगला गेला आणि यांनी याच्या आनंद घेला मजा खूप जपून कुठूमबितो चित्रपाट पहिला पहिल्या गेले होते खूप मजा आली

मला चित्रपाट बघायला आवडते आणि मला मलाय मालिका आवडतात TV पाहणं खूप आवडते आणि मला सर्वसे ज्यादा नागीण मालिका खूप आवडते आणि मला बडे अच्छे लगते है आणि तारक मेहता चा उलटा चष्मा आणि मला आणि मला माळ मालिका पट चित्रपाट पाहाण्यासाठी खूप चांगला आणि मजा येतात आणि मालिका बघणार आनंद आणतात आणि मला आणि मला खूप मजा

पठाण चित्रपाट पाहाण्यासाठी खूप चांगला गेला आणि पठाण Movie ला बघणार आम्ही औरंगाबाद गेल्तो आणि चांगली Movie आहे चित्रपट आहे आणि शाहरुख खान शाहरुख खान खूप

आणि मला Movie आणि मला अं मालिका खूप चांगली दिसते आणि नागिण Serial आणि नागिण मालिका अनुकांना चित्रपाटली मीकु आवडतो आणि

खूप मजा येतात आणि खूप Enjoy करतात आणि आणि आम्ही गेल्तो आम्ही गेल्तो मजा येतात आणि खूप Enjoy करतात आम्ही खूप आवडते मजा येतात

आम्ही सर्व आनंद घेतो आणि मी सर्व चित्रपाट पाहण्या पाहण्याच्या आनंद घेतो आणि आम्ही आणि तारक मेहताचा उल्टा मुख्ड चष्मा मी मेहतांच्या मूख्य चष्मा ह्याकडं पाहायचा आणि मला आणि मला नागिण Serial आणि नागिण Serial आणि मला तारक मेहताचा उलटा चष्मा आणि आणि कपिल शर्मा Show आणि मला लोकांना मला आणि लोकांना खूप आवडते आणि खूप हसातो आणि मला आणि मला खूप आवडते Serial आणि Serial आणि

आम्ही गेल्तो औरंगाबादमधि पठाण Movie देखण्यासाठी आणि मला खूप मजा येतात आणि खूप Enjoy करतात आम्ही

मला खूप आवडते मालिका आणि पठाण Movie खूप खूप खूप आवडते आणि Picture बघायला मला खूप मजा येतात आणि मला खूप आवडतात आणि मला पठाण Movie खूप आवडते पठाण Movie Big boss Big boss मध्ये मला शिव आणि पठाण Big boss मध्ये मला शिव आणि Stan MC stan खूप खूप पसंद आहे आणि खूप

असं खेळतो जोश Picture बघायला गेले होते आणि

अन ती Heroin माही नसती आणि ती Movie ला Hero Picture मध्ये लयी मजा आला आणि आणि त्यांनतर आम्ही आणि आम्ही दुसर Picture सुद्धा बघितल